इथे आम्हाला एक पेट्रोलपपं दिसत आहे त्या पेट्रोलपंप वरती आक्टिवा पल्सर --

इथे एक फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये खांब खांबावरती लाईट साईडला लोखंडी बार असे वेग्वेगळ्या प्रकारचे बॉक्स --

वेगवेगळ्या प्रकारचे कलर लायटिंग कलर खिडक्या --

एक मंदिर आहे त्या मंदिरच्या आत बाहेर अश्या मुर्त्या आहेत त्या समोर फोटो आहे त्या फोटोच्या समोर दानपेटी प्लेट फरशी खांब खिडक्या काच --

इथे एक आम्हाला ऑफिस दिसत आहे त्या ऑफिसमध्ये फर्निचरच काम केलेलं आहे परत लॅपटॉप खुर्च्या भिंतीवर लावलेला बोर्ड साईडला माणसे फिटिंग केलेल्या वायरी खिडक्या--

दगड व्हाईट कलर दिसत आहे.

त्या बिल्डिंगवरती लोखंडी बार माणसे त्यावरती लिहिलेलं आहे मुंबई मैदान.